हे चित्र बघत आहे ते चित्र एका बागेतिल आहे. या बागेतिल चित्रामध्ये जे झूला दिसत आहे. स्टँड झुल्याचा अ तो व्यवस्थित आहे परंतु झूला तूटलेला आहे.

अ पाठीमाघे जे भीत आहे त्यावर निळ्या रंग चा काच आहे आणि बाजूला एक झाड आहे.

वेगवेगळ्या कॉस्मेटिक्स कुकर मिक्सर एंड स्टोर्स अशा सगळ्या वस्तु उपलब्ध आहे.

ग गाडी एकही पार्किंगच्या पलीकडे गेलेली नाही इतक्या छान व्यवस्थित पार्किंगच्या गाड्या लावलेल्या आहे.